इथे तीन खांबे आहेत आणि अ लाईट ही आहे आणि अ --

हे पारले जी बिस्कीट आहेत आणि बारकोड हा पैसे देण्यासा --

पाणी आहे आणि तिथे अ आकारा चे पुतळे आहेत.

इथे तीन फुलांचे झाड गमले दिसत आहेत आणि तिथे दोन शो ची झाडे लावलेले आहेत आणि तिथे --

कल्ल कुलूप आहे आणि एकाला लावलेलं नाही त्याच्यासमोर ग्रीन कलरचे डस्टबिन आहे आणि एक --

हॉटेल न्यू राधाकृष्ण प्युअर व्हेज फॅमिली --